आज पर्यंत आपण मुलाखाती साठी बऱ्याच सेलिब्रेटींना गायक गायिका यांना इनव्हाईट केलेल होत.

आज आपण एक असाधारण व्यक्तिमत्त्व म्हणजे जो की सामान्य शेतकरी अ त्याला आपण अ

सो त्याच्या कडन आपण जाणून घेऊया त्याला राजकारणा बद्दल नेमक काय वाटत ते.

अ राजकारण हा विषय खरं तर आम्हा शेतकर्यांसाठी

सकाळी शेतावर जाणार राब राब राबणार, पेरणी करणार, पावसाची वाट बघणार, या सगळय़ा एक सामान्य गोष्टी आमच्या आयुष्या मध्ये घडत असतात. पण राजकारणी लोकांन बद्दल आम्ही काय बोलणार. खर तर सध्याच राजकारण काय चालू आहे, कुठल्या दिशेने चालू आहे, हे सांगण खरंच आमच्या सारख्या सामान्य माणसांना ना खूप कठीण आहे.

कारण का अगदी आमच्या डोक्याच्या बाहेर बरंच काही काही घडत आहे. खर तर हे राजकारण आमच्या गाव लेव्हललाच एवढ चालू असत, त्यामुळे महाराष्ट्राच्या लेव्हलला किंवा या देशाच्या लेव्हलला राजकारण काय चालल आहे खरंच एवढी आमची विचारसरणी नाही आहे.

आता तुम्ही म्हणाल की हा शेतकरी याला टूल वैगेरे हे शब्द कशे काय माहिती आहेत. तर मी सध्याचा तरुण शेतकरी आहे. थोड फार माझ शिक्षण झालेला आहे. तर खर सांगायच म्हंटल तर हे राजकारणी लोकं ना आमचा खरच एक वापर करून घेतात. पाच वर्ष होतात, इलेक्शन संपल जात, कोणीतरी निवडून येत. त्याच्या नंतर या शेतकरी त्यांच्यासाठी एक अंनोन शेतकरी असल्या सारख असतो. पण जेव्हा इलेक्शन लागलेल असत, त्या वेळेस सगळ्यात जास्ती जर कोणा बद्दल बोलल जात तर शेतकर्यांन बद्दल. आम्ही शेतकर्यांना हे देणार आम्ही शेतकर्यांना ते देणार, आम्ही शेतकर्यांच कर्जमाफी करणार, शेतकर्यांना पीक मोफत देणार. अहो एवढ काही बोललं जात ना की आम्ही खरंच एका वेगळ्या विश्वा मध्ये रमतो त्यांच हे भाषण ऐकून. प्रत्येक वर्षी आम्हाला वाटत असत प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक इलेक्शनला कि चला या वर्षी आपल खरंच काही तरी भल होणार आहे. आणि त्या ह्याच्यात आम्ही तर भल्या मोठय़ा रांगे मध्ये उभा राहतो मतदान करण्यासाठी

गुलाल उधळला जातो आणि जे काही त्यांनी शेतकऱ्यांसाठी वचन दिलेले असतात ते वचन त्या कागदाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामद्धे पडलेले असतात. खरंच म्हणजे सध्याचं राजकारण

कारण का याला झाकायच, त्याला उघडायच, त्याला झाकायच, याला उघडायच, या पद्धतीनेच हे राजकारण चालू आहे सध्या. कुठला पक्ष, कोण खर वागतय, कोण खोट वागतय, कशाचा काही मेळच लागत नाही आहे. तुम्ही फक्त एक विचार करा राजकारणी लोक आहात ना तुम्ही जर तुम्ही राजकारणी लोक आहात तर एक सामान्य जनतेच्या काय अपेक्षा असतात अगदी बेसिक गरजा असतात सामान्य जनतेच्या. तश्याच आमच्या शेतकऱ्यांच्या पण साधारण साध्या अपेक्षा असतात.

तर शेता मध्ये चांगल पीक याव, चांगला पाऊस पडावा, चांगल धान्य याव आणि या सगळ्या गोष्टीतून आम्ही कर्ज फेडायला तयार आहोत की पण ते कर्ज घेताना सुद्धा आम्हाला एवढा मनस्ताप होतो.

तुम्हाला आमच्या गावाकडचा एक खरच एक किस्सा सांगतो. म्हणजे असाच म्हणून नाही डोळ्यातन अक्षरश: पाणि आणनारा हा किस्सा आहे. आमच्या बाजूला एक शेतकरी, तसा वयस्कर आहे. तर त्याची जमीन खूप मुबलक आहे आणि व्यवस्थित आहे. त्याच्याकडे फक्त पैसा नसल्या मुळेना त्याला पिक काढता येत नव्हत शेतामध्ये आणि त्या बिचाऱ्यानिना व्याजावर पैसे घेतलेले ते पण पैसे बुडालेले आता ज्या लोकांन कडन व्याजावर पैसे घेतलेले, ते ह्याच्या मागे लागलेले की पैसे द्या. त्याला माहिती होतं की आपण शेता मध्ये काहीजरी बियाण टाकलं तरी ते खूप चांगल्या पद्धतीने उगवणार आहे कारण का त्याची जमीन खूप सुपीक होती.

आणि काही मिळतेत का आपण बघुयात, जेणे करून आपण ते पिकू उखाडू तर सावकाराचे पैसे देऊ आणि सगळं सुरळीत चालू होईल. तो दररोज त्या ऑफिस मध्ये जाऊन बसत होता. साहेबांना भेटायच आहे, साहेबांना भेटायच आहे. जवळ जवळ तो दहा दिवस त्या तिथे गेला पण साहेबां बरोबर त्यांनी कधीच बोलण झाल नाही. आज या उद्या या परवा या अक्षरशः तो ना कंटाळून गेला शेवटी एके दिवशी रात्री त्यानी विचार केला की आता काय आपण काहीच करू शकत नाही. शेवटी नाइलाजास्तोव त्यानी घरा मध्ये गळफास लावून घेतला. अक्षरशः त्याच घर उद्ध्वस्त झालं आणि ही बातमी जेव्हा त्या नेत्याला समजली तेव्हा तोच नेता गाडी मधे बसला

घरी पोहोचल्या नंतर बाकीच्याच सांत्वन वगैरे करायला लागला आणि ज्या पैशाची त्याला आवश्यकता होती तेवढा पैश्याचा चेक त्यानी दिला. पण मला हेच म्हणायच आहे की हा व्यक्ती जिवंत असताना जर त्या नेत्याने या पैश्याची मदत केली असती,

पण आज तो मेल्यानंतर एक भावनिक आपण म्हणतो ना राजकारण कस खेळतात ही लोक, त्या तिथे येण, तो चेक देण, तो चेक देताना फोटो काढण आणि बाकीच्यान मध्ये आपण

की मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणारी जी जात आहेना ते हे राजकारणी लोक आहेत. अर्थात सगळेच राजकारणी अशे नसतात, पण काय आहे की तांदळाबरोबर जशे खडे आपण हे करतो ना तसच ही गोष्ट आहे. मला खरंच प्रश्न पडतो की हे राजकारण कश्या पद्धतीने हे करता आहेत लोक. अहो गावाकडच राजकारण तर तुम्ही बघालना की एवढ विपरीत आणि एवढी घाणेरडी परिस्थिती आहेना आणि राजकारण म्हणजे कस आहे की हे प्रत्येकाच्या घरा घरा मध्ये पोहोचलेल राजकारण आहे. कारण का आमच्या गावा मध्ये एकाच घरा मध्ये बाप जो आहे तो वेगळा मतदार संघामध्ये सपोर्ट करतो, मुलगा वेगळ्या मतदार मध्ये सपोर्ट करतो. अहो घरा घरा मध्ये या राजकारण्या लोकांनी भांडण लावलेली आहेत. अक्षरशः भांडण लावलेली आहेत. मग बांधावरचं राजकारण तुम्ही घ्या. या बांधावर याचा हक्क आहे, त्या बांधावर त्याचा हक्क आहे. त्या बंधावरचा तो जातो वेगळ्या पक्षाच्या लोकांकडे या बांधावरचा जातो वेगळ्या पक्षाच्या लोकांकडे या दोघान मध्ये ती भांडण लावून देतात. कधी कधी तर गावाकडे तुम्हाला माहीत नसेल तर अक्षरशः मर्डर होतात. कशावर ना बांधावरन आणि भांडणं कोण लावतात तर हे राजकारणी लोकच त्यांना काहीही पडलेल नाही आहे. फक्त त्यांना तुम्ही मतदान करा बाकी तुम्हाला कश्या पद्धतीने तुमची शेती करायची आहे, कश्या पद्धतीने तुम्हाला तुमच पिक ऊगवायच आहे, काही घेण देण नाही आहे. अहो दुष्काळा मुळे एवढा नुकसान झालेल आहेना बरसच नुकसान झालेल आहे. पण यांना काही घेण देणच नाही आहे या लोकांना. अहोदोन मिनिटासाठी फक्त शेतावर येतात काही तरी त्यांच्या फाइल मध्ये लिहितात आणि सांगतात की आम्ही यांच सर्वे केलेल आहे आणि लवकरच तुम्हाला पैशे मिळले जातील. अहो काय सर्वे केला आहे तुम्ही. किती पिकांच नुकसान झालेल आहे, कश्या पद्धतीनी काय केलेल आहे आम्ही, काय नुकसान झाले आहे, काही बघत नाहीत ते.

म्हणूनच प्रत्येक इलेक्शन ला जो एक मुद्दा घेतला जातो जे निवडून येतात ते म्हणतात की आम्ही शेतकर्यांना मदत केलेली आहे जे हरलेले असतात ते म्हणतात की शेतकऱ्यांना तर मदत मिळालेलीच नाही आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याच्या नंतर जेव्हा हे रिव्हर्स होतं म्हणजे जे आधी विरोधी पक्षां मध्ये असतात ते पक्षामध्ये येतात आणि जे पक्षा मध्ये असतात ते विरोधी पक्षा मध्ये जातात सेम वाक्य बोलल जातात. अहो कुणीतरी प्रामाणिक पणे शेतकर्यांसाठी काहीतरी करा. अहो हां शेतकरी स्वतः च्या रक्ताचं पाणी करून शेता मध्ये राबत असतो अक्षरशः शेतामध्ये राबत असतो बेभरोश्याची शेती असते. दिवस रात्र मेहनत करून हा पेरण्या करतो आणि अचानक पूर आला अचानक पाऊस आला तर काय होत तुम्हाला माहिती आहे? पण हे राजकारणी लोकना खरं तर त्याची चेष्टा करतात शेतकऱ्याची. अक्षरशः चेष्टा केली जाते. म्हणूनच म्हणतात ना की राजकारणी लोकांच्या खरंच जास्ती नादी लागण धोका दायक आहे.

तुम्ही मुबलक त्यांना खायला द्या जे काही रेग्युलर खाण्यासाठी धड धान्य लागतात ते तुम्ही स्वस्त करा तेल गॅस सिलिंडर, पेट्रोल, रॉकेल, डिझेल.

अजून काय लागणार आहे. फक्त शेतकर्यासाठीच मी म्हणत नाही आहे तर बाकीच्या सामान्य जनतेला पण ह्याच गोष्टी आहेत. तुम्ही त्यांना खाय प्यायच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वत करून द्या. बाकी त्यांची काहीही अपेक्षा नाही आहे. तुम्ही कराना मग तीकड राजकारण जाती वरन राजकारण करा धर्मावरून राजकारण करा काय करायचे ते करा. या राजकारणाचा सामान्य जनतेला काही पडलेल नाही आहे. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे पण हे राजकारणी लोक फक्त आणि फक्त जाती आणि धर्मा मध्ये ना एवढ विष कालवत आहेत ना की जेणेकरून त्यांना त्यांच्या मतदानांन मध्ये याचा फायदा होणार इलेक्शन जवळ आलं की जाती धर्मावरून पेटून द्यायच. त्यानंतर काय खर तर हे आतून सगळ्यांचा साटेलोट असत. सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतात. फक्त हे जी सामान्य जनता आहे, हा जो त्यांचा मतदारसंघ आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मध्ये फक्त यांना ना भांडण लावून द्यायची आहेत. मग काय आज या पिक्चर मध्ये काय झालं तर या धर्माला डिवचलं, त्या पिक्चर मध्ये काय झालं तर त्या धर्माला डिवचलं.

म्हणजे आमच्या सारख्या सामान्य शेतकर्यांना ना

खरंच काही कळत नाही आहे की काय चालू आहे. कुठल्या मुद्या वर कोण कश्या पद्धतीनी बोलत आहेना काही कळतच नाही आहे.

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर साध्या साध्या लोकांमध्ये का भांडण लावतात. अहो ते कार्यकर्ते ना एवढ्या आपुलकीने तुम्हाला तुम्हाला कनेक्ट झालेले असतातना तर ते तुमच्या साठी जीव सुद्धा देतात पण त्याच तुम्हाला काही घेण देण नाही आहे खरं सांगायचं म्हंटल तर कारण का जोपर्यंत स्वतः च्या घरच्यांन वर ही परिस्थिती येत नाही ना तो पर्यंत तुम्हाला कळणार नाही की तो कार्यकर्ता कश्या पद्धतीने आणि कोणत्या लेव्हलला तुमच्यासाठी काय करू शकतो ते. पण नाही तुम्हाला काय फक्त आणि फक्त आपण कश्या पद्धतीने निवडून येऊ शकतो, कश्या पद्धतीने आपल्याला एक चांगली पोस्ट मिळू शकते, कश्या पद्धतीने आपल्याला तिकीट मिळू शकत. अहो छोटे छोटे गल्ली मध्ये जे नगरसेवक वगैरे असतात ना त्यांच्याकडे मोठ मोठे बंगले काय मोठ मोठ्या गाड्या काय अहो त्यांच काय शिक्षण असतं? आणि कश्या पद्धतीने ते प्रगती करता आहेत. प्रगती म्हणजे वेगळ्या अर्थाने प्रगती. आणि हा इथ शेतकरी हवालदील झालेला आहे. असो ही राजकारण जे आहेना चालतच राहणार आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे या राजकारणी लोकांना की तुम्ही शेतकर्यांसाठी खरंच काही तरी करा. करा फक्त आश्वासन देऊ नकात. कारण काय आहे हा शेतकरी दिवस रात्र राबत असतो तुमचा राजकारण हे चालतच राहणार आहे पण एक कळकळीची विनंती मला करायची की नुसती आश्वासन देऊ नका शेतकर्यांसाठी तुम्ही खरंच काहीतरी करा प्लीज.